खालच्या टप्प्या अह त क काम कंप्लीट झालेला आहे खालच्या टप्प्यात एक माणूस उभा अह दिसू राहिला आणि अह घराचे बॅनर --

खूप सुंदर असं अह एक व्हाइट पूर्ण पांढर्‍या कलर ची ही बिल्डिंग आ घर दिसत आहे घरच्या वर मोठी घड्याळ लावलेली दिसत आहे.

समोर जे दृश्य दिसत आहेत त्या दृश्या मध्ये अ रस्ते चे काम चालू दिसत आहे एक पांढर्‍या कलर च गाडी उभी दिसत आहे. एक व व्हाइट अ पांढर्‍या कलर शर्ट घातलेला माणूस तिथ काम करत आहे.

आणि एक अ कश्मीर सारखं ते अ-दृश्य दिसत--

हे दृश्य एका चर्चच्या बाहेरचं दिसत आहे. चर्चला अह पिवळ्या कलर ची बिल्डिंग आहे. अह चर्चच्या बाहेर तीन मुलं बसलेले आहे.

हे दृश्य एक अह माशे वाल्याच्या दुकानाचं दिसत आहे. अह जिथे काही माशे अह काऊंटर वर ठेवलेली आहे. आणि अह माशे देणारा हा माशे कापत आहे.

हे दृश्य एक कार्यक्रमाच दिसत आहे तिथ कार्यक्रम अह अह जे लायटिंग वगैरे तिथ लावलेले आहे आणि अह भरपुर अह का प्रकारचे तिथ झाडे दिसत आहे एक माणूस समोर उभ आहे ब्लॅक अह काळ्या शर्टा मध्ये.

हे दृश्य एक अह फुलाचे दुकाने दिसत आहे जिथ सजावटीच सामान भेटत अह भरपूर प्रकारचे सजवटी सामान इथे टांगलेले आहेत ओढणी वगैरे आहे अह त्याच्यानंतर पूजेच सामान इथं अह भेटतं सूर्यफूल वगैरे इथून--

खताचे गोण्या वगैरे तिथ लावलेले आहे अ पिवळ्या आणि पांढर्‍या कलर चे अ-तिथ खताचे गोण्या अ टाकलेल्या आहे.

व आरोग्य केंद्रामध्ये एक बाई येत आहे व एक बाई जात आहे त्याच्यामध्ये. इकडं एक लहान मुलगा व एक माणूस गाडी उघडत आहे. पांढर्‍या कलरची गाडी पार्क केलेली आहे.